तीन असं लाईनीनी झाडं लागली आहेत पाटी--

बाजूला आहे दोन गुफे लागले आहे गुफ्यामध्ये काय आहे काय माहिती.

अजून पुरा लाल कलरचे झाडं लागले आहेत खालती पुरा पाणी पाणी हाय.

हिकडं खूप सारी लहान लहान लेकरं हाएत माणसं--

कोण बघतंय गाड्या नाय बाजूला झाडं आहे.

अजून बाजूला पुरं ब्लॅंक आहे अजून व्हाईट कलर --

एक जिओ चा बॅनर लावला आहे एक पोरगा स्कुटी वरती न जातो आहे.

हे चौकीचं बॅनर लावलं आहे ते--

समोर बाहेर कबाड लावलं आहे .

त्याच्यानंतर फुला फुलांच झाड आहे खालती चॉकलेटी कलर च्या इटा आहेत.

त्यानंतर बाजार आहे तिन चार वायर लटकत हाएत .

बाजूला पण एकदम चांगला वाटतंय खालती पण साफसूत्र आहे.

ते म्हणताय बसले एत ते लोकं नंतर पुरा--

पुरा गार्डन हाय लाल माती आहे तीन चार बाजूनं हे हा --